तिथे एक काच दिसत आहे वरती एक पी ओ पी दिसत आहे.

तिथे एक जीम आहे तिथे खूप प्रकारचे जीम दिसत आहे.

दोन दरवाजे दिसत आहे एका ठिकाणी टी.व्ही लावलेला दिसत आहे.

खूप सारी माती दिसत आहे. तिथे बादल्या --

वरती डोंगरावर खूप कोरडे गवत दिसत आहे. खूप उंच वाटत आहे.

अ फॅन वगेरे लावलेले आहे वरती खूप छान दोर बनवलेला--

मंडप खूप छान वाटत आहे डेकोरेशन पण खूप छान वाटत आहे.

इथे कूलर पण दिसत आहे.

तो तो नळी पाइप लाइन जोडताना दिसत आहे.

आणि वरतून त्याच्या मध्ये काच लावलेला आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे तीन पण दिसत आहे.

इथे खूप सारे बाकडे बसायला आहे आजूबाजूला खूप छान झाड आहे.

एका साइड ला पायऱ्या दिस --